पुष्प आपण एखाद्याला भेट वस्तु देण्यासाठी ह्या पुष्प गुच्छाचा वापर करतो.

अ सध्या थंडीचा अ ऋतू चालू असल्यामुळे बाजारामधे पपई चिकु या फळांची जास्त आवक आहे.

एकदा विद्यार्थी शाळेमध्ये पारंगत असतो काही विद्यार्थी खेळामद्धे पारंगत असतात त्यामुळे मैदानाची फार मोठी आवश्यकता --

जसे की खुर्ची टेबल सोफा कपाट पलंग इत्यादि प्रकारच्या लाकडाच्या वस्तु मिळतात.

स्टॉल मध्ये तिकिटाचे दर थोडे कमी असतात तर बाल्कनीमद्धे तेच तिकिटांचे दर थोडे जास्त असतात.

मासळी बाजार मासळी बाजार हे प्रामुख्याने शहरा ठिकाणी पाहायला मिळतात.